तुम्ही जसं म्हणलं ते योग्य आहे ma'am आपण उद्या बोलू bye thank you. Thank you. स्वछ काहाणी पुणे शहरात साधारण दोन हजार सातच्या सुमारास प्रत्येक चौकात कचरा ओसंडून वाहत होता. तेव्हा KKPKP च्या कचरा वाचक पुणे माहा पालिकेशी भागीदारी करून स्वछ पुणे या सेवा सहकारी संस्थेची स्थापन केला. या मागील हेतू एकच होता की, स्वतःच्या दारातून कचरा उचला उचलणारी सेवा नागरीकां ना मिळावी. मात्र society, झोपड्या यांचे प्रवेश द्वार अशी किंव्हा गल्लीच्या तोंडाशी पोहोचणारी यंत्राला

पालिकेने या व्यवस्थे प्रकाशीय, नियामक आणि संरक्षकनात्मक साह्य करणे ही अपेक्षित होते. नागरिकांनी शुल्क देण्याची सूचना व्यवस्थेच्या संमांतव्ये खर्च कामासाठी आवशक साहित्य सामग्री कचरा वर्गीकरण करीत जागा तसेच कचऱ्याच्या दुह्यम वाहतुकीची व्यवस्था प्रशासना कडून मिळावी अशी या संस्थेची मागणी होती. ही मागणी आज स्वछ ते तीन हजार सातशे कचरा वेचक पुण्यातील आनंदाचे चाळीस लाख नागरिकांना शहराच्या एकूण लोकसंख्येच्या सत्तर टक्के दारातून कचरा उचलण्याची सेवा देत आहेत. निर्मितीच्या ठिकाणीच कचऱ्याचे

ओला सुख कचरा पुणे महानगर पालिकेच्या वाहनांकडे सुपूर्द होता. यामुळे डिड लाख ton carbon dioxide चे हरितगृह वायूच्या स्वरूपातील उत्सर्जन रोखले जाते तुलना सहा कोटी लिटर इं ज्वलन केल्यावर जेवढा हरितगृह वायू उत्सर्जन होईल तेवढे उत्सर्जन केवळ या वर्गीकरणामुळे टाळला येत आहे. स्वछ कर्मचाऱ्यांच्या या अनमोल योगदानाची दखल घेत पुणे महानगर पालिका त्यांना अपघात आणि जीवन विमा मुलांसाठी शैक्षणिक शिव्या वृत्या आणि निवड निवडक रुग्णातल्या मध्ये ही दरात आरोग्य सेवा अश्या प्रकारच्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वछ मुळे नागरिकांना कमी कमी दरा मध्ये भार्वशीची पारदर्शक आणि सोयीची सेवा मिळते. या कामासाठी कचरा वेकांचा प्रति घर मासिक सत्तर रुपये ग्राहक शुल्क मिळतो. या बदल्यात नागरिकांना दर जेदार सेवा देण्यास कचरा वेचक उत्तर दाई आहेत.

सर्व स्तरांतील नागरिकांना महानगर पालिकेच्या सेवा पद्धतीने प्राप्त होतात. कामाचे स्वरूप लवचिक असल्याने या

महाष्ट्रातील किमान वेतन दरपेक्षा ही त्यांचे उत्पन्न अधिक आहे. कौतुकाचे बाबा बाब म्हणजे कोविड काळातील कठोर नीर बंध असतानाही संस्थेचा कार्यक्षम व्यवस्थेकडून नव्वद टक्के कचरा संकलन अखंडित सुरु होते. त्यानी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे पुण्यात या पुढेही स्वछची सेवा सुरु ठेवावी. या अर्थाचे पाठिंबा पात्र तीस लाखाहून अधिक नागरिकांनी सैन्यासह महापालिके यांना दिली आहे. अश्या अंतिम मैला पर्यंत पोहोचणाऱ्या सेवेचे शहरा ला ही मोठा फायदा होतो आहे. प्रत्येक प्रवेश द्वारा गल्ली किंव्हा घरापर्यंत वाहने पाठविण्या ऐवजी आत कोणी महानगर पालिकेची वाहने शहरात केवळ एक हजार ठिकाणांमधून पूर्ण पणे वर्गीकरण केलेला कचरा उचलत आहेत. या मुले वाहनांची कार्यक्षमता वाढते शिवाय खर्चाची बचतही होते. गेली अनेक वर्षे स्वछ

व सुखा कचरा व्यवस्थापन केंद्र उभी करता आली आहेत. महानगर पालिकेशी समानव्य साधने उपलब्ध होते. या सारखे समस्या अजूनही भेदसावत असल्या तरीही या व्यवस्थेमुळे मिळणारे फायदे त्यातील अडचणीच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे. स्वछ ते कचरा वेचक बाजूला काढत असल्याने पुनः प्रक्रिया योग्य कचऱ्यामुळे महानगर पालिकेच्या वाहतूक खर्चा दर साल वीस कोटी रुपयांची बचत होते. कार्य क्षम सेवा चालवण्या साठी प्रशासकीय व नियंत्रण खर्चातील बचत लक्षात घेता महानगर पालिकेस प्रत्येक वर्षी शंभर कोटीची बचत होते. या तुलनेत स्वछला महानगर पालिका प्रशासकीय खर्चापोटी देत असलेले चार कोटी रुपये अगदी नगण्य ठरतात. घन कचरा व्यवस्थाप पनाच्या अंदाज पत्रकांचे जेमतेम पाच टक्के रक्कम या कामावर खर्च केली जाते. कचरा वेचतांना ग्राहक शूल्यकाचा माध्यमातून दर साल मिळणारे साठी कोठी रुपये विचारात घेतले तरीही खाजगी कंत्राटदार नेमून केलेल्या प्राथमिक कचरा संकलनाच्या तुलनेत स्वछ ची सेवा शहरासाठी पन्नास टक्क्यांनी स्वस्त पडते स्वछची काहाणी येथेच संपत नाही. दारिद्र आणि विविध अडचणींवर मात करून कचरा वेचकांनी स्वतःचे जीवन मान सुधारले आहेत. शिवाय शहर आणि पर्यावरण स्वछ करण्यातही महत्वाचे योगदान देत आहेत. कचरा वेचकांना कष्टामुळे आणि कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या कैशल्यामुळे आज पुणे शहरात एकूण कचऱ्याच्या तीस टक्के सुखा कचरा आणि वीस टक्के plastic पुन्हा प्रक्रिय करीत पाठविण्यास येते. देशातील plastic पुनः प्रक्रियेचे प्रमाण सरासरी अवघे बार ते सोळा

पुण्यात दुप्पट कचऱ्यावर प्रक्रिया होते. त्याच प्रमाणे THERMOCOL व बहुत्तरी plastic म्हणजे CHIPS ची POCKET

अद्यावत तंत्रज्ञान वापरून कडक plastic चे रूपांतर या करण्या या नियोजनाचे सुरु केले आहे. स्वछ आणि महा पालिकेचे red dot मोहीलमुळे Sanitary कचऱ्याची विल्होवात ही अशी प्रकारे केली जातात. एवढेच नव्हे तर आता पुण्यात त्याच्या पुनः प्रक्रियेची वेगळी सोया उभारली जात आहे. स्वछता ही खूप महत्वाची आहे. स्वछच्या vehicle cut उपराक्रमातून दर वर्षी ताशे TON कपडे आणि अन्य घरघुती वस्तूंचा पुनर्वापर होतो. तर तीस टक्के RON ही कचऱ्याची पुनः प्रक्रिया होते. स्वछ हे सर्वात मोठे यश हे तळागाळीतील महिलांचे सक्षमीकरण त्यांच्या कामाला योग्य तो सन्मान मिळवून देण्यात आहे. कचरा पुनः प्रक्रियेतून त्या कुटुंबाचे पोट भरत असूनही micro plastic च्या धोक्या बद्दल जागृता निर्माण कर करणाऱ्या आंतर राष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिंधी

टोमणे सहज पणे लागत आहे. या कचरा वेचक महिलांनी स्वतःचे जीवन मात्न उंचवले शिवाय कचऱ्यातून खऱ्या अर्थाने निर्माण केले. मुलांना शिकवले आणि पर्यावरणाचे सैरक्षण केले महाराष्ट्र times आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच्या वतीने स्वछ या कामाची वसुंधरासाठी सन्मानच्या रूपाने दखल घेतली जात असल्याचा आनंद आहे. यामुळे संस्थेने प्रोत्साहन मिळवले आणि या पुढे

धुक्यातून कुणी आज भागवीत बोलला. अगदी आता आता पर्यंत तुला पहाटे रे, माझा होशील ना? आणि अजूनही एक बरासा सारखी ची गाणी मराठी मनामनात रुढली आहेत. मुळात शिर्षक गीत हे शब्द प्रधान गायने मध्ये येत असल तरी भावगीतापेक्षा पुष्कळ पणे वेगळं असत. त्याला जाहिरातीवच एक अंग असत. पण ते जास्त पुढे येऊ देत नाहीत. प्र काकांनी हा तोच छान सांभाळला आणि या नव्या शैलीला ओळख होऊन दिली. तेव्हा पत्की काकांना संगीत आणि त्यावर देवकी पंडित यांना आवाज ही मालिका यशस्वी होण्याच जणू

रचना या यशस्वी उद्योजिगा गुंतवणूक मार्गदर्शक YOUTUBER वर असल्या तरी त्यांना स्वतःला शिक्षण म्हणून घ्यायला आवडते. आर्थिक क्षेत्रात तसेच सर्व सामान्यांना धडकी भरेल अश्या share market या विषयात सोप्या भाषेत youtube video आणि video code त्यांनी उपलब्ध करून दिला आहे.

क्रमाची तयारी सुरु केली. तो अभ्यासक्रम हा अत्यंत कठीण अभ्यास क्रमानं पैकी एक मनाला एक मानला जातो. रचना यांनी मात्र पहिल्याच प्रयत्नात हा अभ्यास क्रम पुर्तुर्ण केली. youtube channel सुरु करण्याचा विचार मनात कसा या विषयी रचना सांगतात CA झाल्या नंतर सुमारे दहा वर्षे हे काही college आणि class मध्ये शिकवत होते. मात्र

असे मला वाटायचे त्यामुळे मी तंत्रज्ञानाची मदत घ्यायची ठरविले माझा RICH वाढवी वाढविण्यासाठी youtube हा योग्य पर्याय वाटला. youtube channel साठी मी पहिलाच video केला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळो आजवर हा video दोन कोटी चाळीस लाख वेळा पाहिला गेला आहे. रचना यांनी दोन हजार वीसमध्ये youtube channel सुरु केला. आणि वर्षा अखेरीस तब्बल दोन लाख subscriber टप्पाही गाठला आज त्यांच्या टब subscriber संख्या चाळीस लाखाहून अधिक आहे. media मधेही त्यांचे लाखो fans आहेत. सुरुवातीस सुरवातीत खूप लाखो fans आहेत.

hello वैभव काय नाय बसलोये बोल ना काय काल IPL final झालं बघितलं का नाही

हो कोणती team होती तुझी यावर्षी IPL मध्ये माझी तशी mumbai indians ए पण final ला बघितलं तर chennai super king जडेजाने धुतलंय हो जडेजा ना भारी खेळला ना काल जडेजा काल भारी खेळायला ना जडेजा मुळे तर फायनल जिंकल ते

हा csk आता पाच वेळा जिंकली तुझी कोणतीये favorite team

mumbai indians आणि काल final ला काल csk होती csk होती का बर बर

हा world test championship ये सात तारखेला त्याच्यानंतर world cup येणारे double t twenty world cup हे पुढच्या वर्षी double आता cricket चा काय season चालू आहे

अहो नाय यार आता लई वर्ष झाले भारतात icc tournament दिसल नाही दिसायला पाहिजे यावर्षी दोन तीन tournament आता हा या वर्षी चार सहा वेळा आपण india मधीचये आपलं हे world cup त्या home ground advantage भेटतं आपलं ते spinner चांगले खेळतात आपल्याकडे spinner चांगलेत पण आपले batsman पण spinner ला जरा चांगले खेळतात ना त्याच्यामुळे आपल्याला advantage जास्त आहे की आपण जितू म्हणून

हो दोन हजार सहा india मध्ये world cup ये म्हणल्यावर जरा आपलेच spinner चांगले performance करतील असा वाटतय मला हम्म आता home ground च तो थोड advantage भेटायला पाहिजे आपल्याला पण आपले bats man त्यांना पण तसे home ground वर विराट कोहली झालं रोहित शर्मा

हो हो हो हो आपला शुभमं गिल बी लय फॉर्म मध्ये आलाय यंदा शुभम गिल पण गोमाता त्याचे दोन शतक तर टी ट्वेंटी वाडक टी ट्वेंटी मध्येच आले IPL मधी त्याच्यामुळे चान्सेस आहेत त्या ग्राउंड वरच मॅचेस राहणार आहेतमोटेरा वर त्याच्यामुळे आपले जे काय ते chances जास्त येत हा यावर्षी world cup final अहमदावरये

पण आता आपला हे झालं काय जडेजा झाला अक्षर पटेल झालं यांना suit करत ते ground तर हा बरोबर दोन हजार अकराच्या नंतर भारत एक पण ट्रॉफी जितला नाय असं वाटतं मला हाय का नाय अह नाय नाय एक पण नाही जिंकलं मला वाटतं asia cup जिंकला होता फक्त final खेळला होता

एक final दोन हजार अकरा ला शेवटचं

दोन हजार अकरा ला समजा शेवटचा world cup धोनीने जिंकून दिलेला धोनीने जिंकूम दिलेला त्याच्यानंतर नंतर कोणी world cup नंतर विराट कोहली च्या हातात कप्तानशिप आली त्यावेळेस त्याचा form नव्हता त्याच्यानंतर पूर्ण team down होती त्यानं आलं त्याच्यामुळं

tournament मध्ये आपली team final खेळ final म्हणजे qualify तर झालेलीच आहे त्याच्यामुळे यांनी यावर्षी home ground वर matches असल्यामुळे आपला advantage आहे आहो आपण not out ला बऱ्याच आता तीन चार वेळेस not out ला गेलोच ना आपण luck चाललं नाही हम्म हो आता पण आपल्याला world cup मध्ये tough australia new zealand या टिमा देऊ शकतात हा australia झालं new zealand झालं england या team आपल्याला tough देणार कारण एशिया हे condition मध्ये या team पेक्षा जास्त आपल्याला tough बांगलादेश श्रीलंका या team देऊ शकतात पाकिस्तान झाल नशीब आपल्याला जास्त tough देऊ शकतात match मधी टक्कर देऊ शकतात त्यांच्याकडे कसं australia झाला england झालं त्यांच्याकडे एवढे spinner पण नाहीत आणि त्यांचे player आपल्या ground वर जास्त टिकत पण नाही कारण जी टेस्ट आता टेस्ट झालती जी वाघा बॉ अं गावस्कर ट्रॉफी

बॉर्डर गो बॉर्डर गावस्कर त्या त्याच्यामध्ये त्यांचे फॉर्म एवढे काय चांगले नव्हते स्पिनर च्या विरुद्ध

आता मला वाटतंय पेसचं च dominance ए ना world test त्यांचाकसा त्यांच कसं त्यांचे जे ground आहेत ना तिकडे पेस च dominance ज्यादा रहा जास्त रहातं championship मधी फक्त आपल्याला तर pace चंच भे ए कारण आपल्याकड pacer दोनचेत फक्त शमी एके आणि आपला यो एके हे सिराज एके बुमराह injured त्यामुळे आपलं थोडं आपुन थोडं बुमराह available नाही का आता available नाही बुमराह injured झालेला आहे त्यामुळे थोड

पंत भी नाही मेजर मेजर ड्रॉबॅक आपला मेन प्लेअर जो टेस्ट मढी सगळ्यात चांगला खेळतो पंत नाही त्याच्यानंतर के एल राहुल इन्जुर्ड झाला ipl मधी त्यांच्यामुळे आता त्यांचे replacement करायला लई वेळ लागेल आता सात आठ दिवसानंतर आहे तसं पण ते final तर india असं नाही की इंडियाला chance नाही जीतायचा आता मी social media वर चालू आहे की india चे चाळीस percent chance ये पण जर तिथं थोडसजरी spinner ball जर turn झाला तर मग तिथे championship india च्याच हातात येणार कारण आपल्याकडे spinner quality spinner खतरनाक balling करतोय कोण आता आपल्याकडे जडेजा आहे अक्षर पटेल पण आपल्याकडे batsman ची पण कमी नाही पण आपली सात आठ सात लोक आपली आठ लोक आपली bating हे कारण आपली bating line perfect असल्यामुळे आपल्याला target chase करायला काही जास्त तमाशा येत नाही हा बरोबरये आता काय तेवढं वर्ष championship नंतर world cup ते दोन जर जितलं ना मग काय tension नाही आपल्याला आपल्याला celebration करायला क्रिकेट तर असा पण आपल्या आवडतीचा गेम ए इंडिया मध्ये सगळ्यात जास्त गल्लीगोळात क्रिकेट खेळतात त्याच्यामुळे इंग क्रिकेट

लहानपणी कोणाला विचारलं की म्हणायचे की आम्हाला cricketers व्हायचंय सूर्य कुमार यादव पण भारी bating करतय सूर्य कुमार यादव पण भारी bating पण ते कसं ते दुसऱ्या format मध्ये खेळू शकत नाही t twenty मध्ये कारण त्याच्याकडे Patience नाही ना तेवढे ते आलं की हाणायला बघतय त्याच्यामुळे कसं ते wicket होऊ शकतो आतावय आता odi मध्ये australia सोबत जी odi होती त्यामध्ये त्याचं तीनदा तो डक out झाला तिनी वेळा डक आऊट झाला त्याला रेड बॉल चा येवडा अनुभव नव्हता ना रेड बॉल चा त्याला एवढा अनुभव नाही टेस्ट चा पण एवढा अनुभव नाही आणि वन डे चा पण नाही त्याच्याकडे टी ट्वेंटी चा चांगला अनुभव आहे टी ट्वेंटी मध्ये कसा ते फीड सोबत खेळतो तो चांगला पण one day मधी कसं one day मधी जरा जरा टिकून खेळाव लागतं तर तो टिकून खेळत नाही तो कस त्या तो म्हणजे अशा format चा batsman कमी over त रेत आणि जास्त run काढायचे तसा former त्याला जस t twenty

नवीन नवीन म्हणजे कॉनसेप्ट आहे ना क्लिअ क्रिएट केल्या जसं कि टी आन पुन्हा england मधी बी जसं आपलं india च ipl येतं england चं ipl ते चालू केलं हा hundred hundred ball खेळणार ते hundred ball मध्ये जेवढे रण तेवढे काढायचे नवीन नवीन concept आता cricket ची येत असते कारण cricket आता international वर जसा football आता पसरलेला आहे ना सध्या तस काही वर्षात आपल्याला cricket बघायला भेटेल त्या ठिकाणी सध्या football चा तेवढा आहे तेवढा cricket चा दिसेल काही दिवसात

श्रीराज श्रीराज च कसा येना श्रीराज आपला special असा एक baller आहे तो कुठेही ball speen करू शकतो in swing out swing

शमी ये पुन्हा मिडीयम फा फे फास्ट बॉलर ची झाली तर समजा आपला आता कोण याला नेतील medium fast साठी काय नाव आहे त्याचं अं आहे की हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या test championship मध्ये नसणारे पण एखादा player असा medium नेतील की जो तिथे टिकेल हम्म आता एकोणीशे त्र्याऐंशी ला आपण तव्हा world cup जिंकलेला कपिल देव नंतर मग धोनीने तिनी पण जिंकून देण्यात

हम्म आता आपल्याला एक जिंकण्यात लागणारे यो याचे chance आहेत त्याचे खूप chance येत आपल्या इथे म्हणजे जिंकायचे डगमगताय की जिंकणार नाही जिंकणार पण मला तरी वाटतंय दोन्ही म्हणजे test championship पण आणि world cup पण कारण आपल्याकडे तसे player आहेत आपल्यामध्ये potential आहे की ती match आपण ओढून आणू शकतो आपल्याकडे हा आता रोहित शर्मा बी चांगला शांत माणूस ये जरा pressure टाकत नाही विराट कोहली सारखं त्याच्यामुळ रोहित शर्माच्या captaincy मधी भारत जिंकन म्हणून कारण captaincy बी लय matter करती किंवा player वर दबाव टाकलं मग ते खेळत नाहीत चांगले एकदम दबावात out होतात pressure घेतात विराट कोहली कसा ना ते थोडा अग्रेसिव्ह माणूस ए त्याला म्हणजे असं लवकरात लवकर result पण रोहित शर्मा झालं धोनी झालं यांचं कसंये मध्ये राहत नाहीत यांना काय result थोडा उशिरा जरी आला तरी चालतंय जसं ipl मध्ये आता त्यांनी एक create केला आकाश मडवाल त्याने पाच wicket सगळ्यात बेस्ट रेकॉर्ड आहे त्याचा

हम्म आता काय यावर्षी world cup जिंकावं म्हंजी भारताला मग tension नाही राहणार आता पुन्हा मग आपले chances खूप जास्त येत हे world cup जिंकायचे कारण आपली home advantage आपल्याला त्यामुळे वायू पॉल्युशन आजच्या जगात वायू पॉल्युशन air pollution हि मोठी चिंता जनक बाब आहे आपली श्वसन प्रक्रिया हरवेड्स अनेक इंफ्रुटीत मिसडलेले असते जे आपल्याला ताज्या हवेत अनुवंचित ठेवते वायु प्रदूषणच्या मोठ्या प्रमाणावर प्रसारझाल्या मुळे लोक त्याचा सामना करतात बरेच काळापासून कारखाने car engine इत्यादी कारक वायूंचा प्रसार करून पर्यावरण प्रदूषित करत आहेत आणि त्या सर्वांमुळे वातावरणाचा नुकसान झाला आहे वायू प्रदूषण हवेतील प्रदुषणाची उपस्तीथी आहे जे आपण पुढील श्वास घेतो ज्या मुळे गंभीर आणि कर्करोग होतात प्रदूषक आणि प्रकार येतात ते द्रव्ये ते गंध पदार्थ आणि इत्यादी बरेच काही प्रदूषकाचे पुढील प्राथमिक आणि दुय्यम अशे दोन भाग केले जाऊ शकतात अश्या आणि प्रक्रिया आहे ज्या द्वारे मूलभूत द्रव्ये हवेत सोडले जातात आणि त्यापैकी ज्वालामुखी चा ऊद्रेख ह हवेमध्ये प्रदूषकाची मिश्रणे खरे राहण्याचा लोकप्रिय स्रोत आहे car engine automobile हवा प्रदूषकाचा आणखी एक एक नैसर्गिक आहे तर दुसरी मानवनिर्मित आहे कारखान्या मधून सोडला जाणारा सल्फरडाय ऑक्साईड गॅस हा हेवेतील प्रदुषकेत सोडण्याचा आणखी एक मार्ग आहे वायू प्रदूषणाचे मानवावर वायू प्रदूषण हि नैवित सिमीजीत वर्ड ची ज्याची मागणी प्रामुख्या वर आहे त्या वर विषारी परिणाम होतो त्या इमिझम त्यानेच होत आहे आणि मोटार वाहने आणि औद्योगिक प्रक्रिया वायूच्या प्रदूषणात मोठा काँट्रीब्युशन आहे WHO च्या मते सहा प्रमुख प्रदूषकात मध्ये पार्टी गत पॉल्युशन ग्राउंड लेवल ओझोन कार्बोन मोनो ऑक्साईट, सल्फर ऑक्सीडीड, नायट्रोजन ऑक्सीडीड आणि लिट चा समावेश होतो हेतूसुसपेंडीड ताक्सि आपात्कालीन मानवावर वेगवेगळा यशही प्रवाह पडतो ज्या मध्ये स्वशन आणि हृदयी रक्तवाहिनीचा निरोग गुंतावून डोळ्यांची जडजडण अनित्वाचा रोग सारखी दीर्घ कालीन आजार यांचं समावेश होतो खराब वायूचे गुणवत्तेच्या संपर्कात येईल आणिमुक्तेत हृदय वयानी आणि स्वशन रोगामुळे होणारी कृती आणि त्याची वाईट परिणाम यांचे त्यात संबंधात उघड केला आहे दमा फुफुसाचा कर्करोग पाँटिकलर हायपर टॉपी एल्झहमर आणि रोग मानसिक गुंतावून ऑर्टीझम

उद्योगातून बाहेर पडनाऱ्या विषारी हवेमुळे हवा प्रदूषित झाली आहे वाढणारा उद्योग वायू प्रदूषणाच्या सर्वात मोठे कारण म्हणजे उद्योग असे म्हणता येईल त्यातून धुरामुळे हवा सर्वाधिक प्रदूषित झाली आहे बहुतेक लोकांची समश्या आहे आज भारतातील अनेक वाढत्या उद्योगामुळे जो कमीच्या चिन्नाच्या आहे त्या शहरांमधील स्वास घेणे जन्मदय झालाय दळणवळणाची साधने आज वाढत्या लोकसंख्यामुळे दळणवळणाच्या विविध साधनांमध्ये वाढ होत आहे या साधनांच्या प्रचंड वायूमुळे बस विमान स्कूटर इत्यादींची संख्या खूब वेगाने वाढत आहे हीसर्व आणि आता आपापल्या दुराने वातावरणात असून काम करत असतात जुन्या काढतील दिसणारी सायकल आता आपल्याला कदाचित पाहायला मिळतील कारण आजकाल सगड्यां कडे स्वतः चे वाहन आहे पण वाहन आले म्हणजेच त्या धूर पण आलात आणि या धुरा मुळे प्रदूषण सुद्धा होते आज रस्ते ने निघाल्या नंतर चौकाचौकात आपल्याला वाहतूक कोंडी दिसतील सिग्नलवर सुद्धा लोक गाड्या बंद करून नाहीत गाड्या सुद्धा आपण काही प्रमाणात हे प्रदूषण कमी करू शकतो जंगल तोड कचरा जाळण्यामुळे मोठमोठ्या शहरामधून खूप सारा टाकाऊ कचरा निघत असतो रोजचा कचरा हा किती मैचीलटॅन मध्ये असतो हा कचरा जमा केला जातो वो डेंचिंग ग्राउंडवर नेऊन टाकला जातो आजचा विल्लेवाट ना लावता तिथे जाळला घेतो यामुले सुद्धा वायू प्रदूषण घडून येतील शेती संबंधित प्रदूषण कई शेतकरी आपल्या शेतीतील पीक काढून घेतल्या नंतर पिकाचे राहिलेले औषध शेहरात जाऊन टाकतात रासायनिक खते किंवा औषधांची फवार ना कट्टींन्ग किंवा सिरिंजची फवारणी करताना बारीक विषारीयुक्त पदार्थ शेतीची नांगरती करताना उडणारा मातीचा धूळ या सर्व कारणामुळे हवा प्रदूषित होतील जंगल तोड आपण सर्व मानवांनी आपल्या सोयीसाठी जंगल तोड केली आहे त्या मुले वायू प्रदूषण वाढत आहे साहजिक झाडे सतत वातावरणी प्रदूषण कमी करण्याचे काम करतात आपल्या अन्नसाठी हानिकारक वायू कार्बनडाइआकसाईड वनस्पती जीवनदाई वायू आक्सिजन प्रदान करतात अणु चाचणी आम्ही परस्पर शत्रू इतके वाढले कि भितर युद्ध सुरू झाले आणि शास्त्रज्ञानंची

आठ्वल्यातून फक्त ऐक दिवस office सुद्धा आणि आता माहितीतंत्रानंच शक्य झाला आहे उदाहरणार्थ USCorporate Sector काम करणारे पंचवीस टक्के लोक आठवल्यातून फक्त ऐक कार्यालयला जातात बाकीचे कामे घरी बसून करा त्यामुळे त्यांचे येणं जाण्याचा खर्च हि होत नाही आणि वायू प्रदूषण वाढत नाही लागणाऱ्या वेळ लोक हित कामासाठी वापरतात